इथे एक अ बँक ऑफ महाराष्ट्र च ए.टी.एम. दिसत आहे.

काचचे दरवाजे आहे त्याला खूप सारे झाडझुडपं दिसत--

ग आहे त्याच्यात खूप सारी मूल बसलेली आहेत त्यांना टीचर काही तरी शिकवताएत.

मारुतीला ही ही ही हिरवा नीळा आणि पांढरा रंग दिल आहे त्याला गेट --